त्याच्यानंतर ईसीजी ब्लड चेकिंग आणि रिसेप्शनिस्ट आहे तिथे येऊन एकदा कन्फर्म करा तुमची अपॉइंटमेंट लिहिली आहे का नाही ते तुम्हाला कन्फर्मेशन दिल्यानंतर वरती पाठवतील वरती क्लिनिक आहे डॉक्टरांच तिथे आल्यानंतर तुम्हाला थोडं पाच दहा मिनिटे वेट करावे लागेल आणि जसं तुमचा नंबर आला तुमचं नाव बोलणार आम्ही आणि तुम्ही डॉक्टरांशी भेटू शकता तुम्हाला फि जी आहे ती तीनशे रुपये तुमचे आम्ही तुमचं अपॉइंटमेंट एका पेपर वरती लिहून देऊ ना तर तो पेपर सोबत फी तुम्ही डॉक्टरांकडे जमा करायची तिथं किंवा त्याच्यानंतर डॉक्टर चेकअप वगैरे करतील पूर्णपणे त्याचं वेट म्हणजे वजन पण करतील किती वर्षाचे बाळ आहे सर तुमचं आठ महिन्याचा बाळ आहे का ठीक आहे सर चालेल मग डॉक्टर त्याचं वजन वगैरे करतील मग बघतील चेकअप केल्यावर त्याचं वजन बरोबर त्याच्या महिन्यानुसार बसतय का

ते बाळाला बघितल्यावरच समजेल आपल्याला हो सर मग तीच तुम्ही पहिली जीतली ट्रीटमेंट घेतली ना ते गोळ्या वगैरे एकदा डॉक्टरांना दाखवून द्या कारण कसं असतं तुम्ही म्हणतात की बाळ गावाकडून आलेला आहे मग गावाकडची ट्रीटमेंट आणि आपल्याकडची ट्रीटमेंट याच्यामध्ये फरक असतो तिकडचे डॉक्टर थोडी कमी पावरची पण देऊ शकतात ना किंवा डॉक्टरांना वाटलं थोडं द्यावं मग कसं तुम्ही दाखवल्यानंतर आम्हाला पण समजेलकी नाही हा डोस घेतल्यानंतर बाळाला पाहिजे तसा फरक पडत नाहीये मग डॉक्टर अजून त्याच्यामध्ये वाढ करून थोडा चांगल्या प्रकारच्या गोळ्या औषधे देऊ शकता हो सर घेऊन या कसा आहे साधारणता कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ते रिपोर्ट वगैरे चेक केले जात नाहीत पण आपल्याकडे डॉक्टर्स पूर्णपणे सगळे रिपोर्ट्स वगैरे वाचतात कसा आहे त्यात तुमचा पण टाईम वाचेल आणि बाळाला पण लवकरात लवकर आम्हाला ट्रिट करता येईल नसतील तर काय प्रॉब्लेम नाही सर पण नंतर डॉक्टर सांगतील तसे तुम्हाला रिपोर्ट काढावे लागतील सर जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की ब्लड आणि दोन्ही पण चेक करावे लागेल तर चारशे रुपये लागतील आणि फक्त ब्लड सांगितलं तर अडीचशे रुपयात होईल तुम्हाला जर इसीजी करायला लावला तर त्याची पाच हजार रुपये फी आहे आणि जर सोनोग्राफी करायला लावली तर त्याच्यासाठी अडीच हजार रुपये फ्री आहे

हो सर तुम्ही दोन तासाच्या त्या बाळाला घेऊन

हा नमस्कार sir मी मृणाल बोलतेय amazon वरुन, मी तुमची काय मदत करू शकते?

आह sir तुम्ही म्हंटले तसं तुम्ही triple door refrigerator आह परवा तुमच्या इथे सकाळी दहा वाजता order झालाय. बरोबर? हा, आह sir झालंय असं कि, तुम्ही जसं म्हंटले कि तुमच्याकडून हा Problem आला असेल तर अं amozon मला तुम्हाला वेगळं सांगायचं काही हे नाही कारण amozon हे खुपच well known company आहे. तर मला असं वाटतं आमच्याकडून काही problem होणं म्हणजे शक्य आहे, माणसांकडूनच चुका होतात पण कधीच refrigerator किंवा oven अशे मोठेमोठे ते gadgets आहेत. ते deliver करताना कधीच आमच्याकडून काही problem झाला नाही हा पहिला फोन call आहे तुमचा, तर sir मी तुम्हाला एकदम humble request करते कि तुम्ही एकदा परत confirm कि कारण काय होतं, बरेचजणांच्या घरातूनच छोटी मुलं असतात किंवा काय? त्यांच्यामुळे थोडंस problem येतो आणि लोकं company ला जबाबदार धरुन अं चुकीचे लावतात. sir मग तुम्ही एकदा खात्री कराल का कि नक्की काय झालं असेल आणि तुमचा fridge बंद पडला म्हणजे नक्की काय झालंय म्हणजे मला तुम्ही सांगू शकाल का?

बाहेरच्या temperature शी match करायला थोडं अवघड जात असेल असं असं मला वाटतं मग त्याला आमच्या technical team शी मला एकदा बोलावं लागेल कि काय आहे तुमचा problem काय नाही. यांच्या उपर मी तुम्हाला काय मदत करु शकते? माझे तुमच Concern काय तुमच view point काय? मी काय करायला पाहिजे? असं तुम्हाला तुम्ही कशासाठी फोन केलाय? हे कळलं कि तुमचा fridge बंद झालाय cooling व्यवस्थित होत नाही. पण मी येवढं मात्र खात्री देऊन सांगू शेकते कि म्हणजे काय होत sir delivery करतांना process अशी आहे तुम्ही जर एखाद्या कंपनीचा tv fridge किंवा ovan काहीही book केला तर समजा तुम्ही समजा lm company च fridge तुम्ही book केला तर ती place order पहिले कंपनीकडे जाते मग amazon कडे येते. तुम्ही app वरून केला असल्यावर तर आमचे delivery boyamazon delivery boy हे तिकडे जातात कंपनी मध्ये तो fridge delivery घ्यायला त्या fridge ची पण जेव्हा आमचे employee तिकडे जातात तेंव्हा तो fridge तो piece pack बंद असत. तो कोणालाही बघायला मिळत नाही ratheramazon चे कुठलेच member कोणतेच fridge किंवा काय जे असेल ते पाहत नाही मग तशी process होऊन पुढे पुढे म्हणजे direct amazon चे delivery boy to तुमचं घर, अशी delivery होत नाही sir मध्ये कुठे जे काही amazon store असतील तिथं ते फिरतात

असं सगळीकडे फिरुन ती amazon delivery तुमच्या पर्यत पोहचते sir

अं हो sir ते अगदी खरं आहे म्हणजे असे हि होऊ शकत तुम्ही जे म्हणले कि पहिले cardboard sheet तर पावसामुळे पुठ्ठा ओला होतो.

ते फाटूही शकत म्हणून Not necessary कि हे पण फाटली आहे. म्हणजे door पण तुटलंय, तुमच त्या फाटलेल्या हेच्या मुळ अस तुम्ही conclusion नाही ना करू शकत sir

okay sir तुम्ही Check केला का ते ओल होत का ते? तिथे काही जिथे फाटलाय तिथे? okay अं okay sir मग मी तुम्हाला एक म्हणजे तुमच्या एकंदरीत बोलण्या वरुन दिसत आहे कि तुम्हाला नकोच आहे तो फ्रिज अह sir आता कसं आहे खूपच गडबड आहे सध्या amazon मध्ये खूप जास्त Rush आहे म्हणजे बाकीच्या delivery आहे मोठ्या मोठ्या म्हणजे तुमची पण हि delivery मोठीच आहे असं नाही म्हणत पण बाकीच्या अजुन ज्या pending delivery आहेत sorry sir आह हो sir मला कळतंय पण जे बाकीचे pending delivery आहेत त्या पण आम्हाला करायचे आहेत तर मी तुम्हाला बदलुन तर नाही देऊ शकत कारण कि आणि बदलून द्यायचंच झालं तर हा जो तुमचा आहे l m tripal door fridge तर हा आहे तीस हजाराचा म्हणजे एकोणतीस हजारपाशे अठ्ठावीस बरोबर याची किंमत म्हणजे around thirte thousand आपण पकडु याची figure तर तीस हजाराचा fridge आहे sir तर आता झालाय असं कि या technic चा आमच्याकडे हा last pic होता तर sir तुम्हाला म्हणजे हा piece बदलून हवं असेल तर एक नवीन म्हणजे advancement म्हणजे नाव हेच राहणार आहे l m tripal door fridge advancement असा एक fridge आहे तर तो घेण्यासाठी तुम्हाला म्हणजे जर replacement हवी असेल तर आम्ही तो तुम्हाला देऊ शिकतो तर तुम्हाला त्याच्यासाठी फक्त पाच हजार रुपय extra pay करावे लागतील आह हो sir twenty four by seven ची cooling system आणि जे फिचर्स या फ्रिज मध्ये नाहीत ते advanced features या मध्ये केलेले आहेत मध्ये या fridge मध्ये तुम्हाला lower door साठी म्हणजे Vegetable Store करण्यासाठी साठी time table set करावे लागायचे timeline किती cooling पाहिजे किंवा काय पण इथे असं नाही आहे इथे automatic coolar आहे खाली सुद्धा आणि front door पण त्याच्या नंतर जुन्या fridge मध्ये जो l m tripal door नुसता fridge आहे त्याच्यामध्ये hot water and cold water नव्हतं तुमच्या हेच्या मध्ये पण advance हेच्या मध्ये fridge मध्ये तुम्हाला hot water पण येऊ शिकत आणि fridge मधुन hot water हि एक मुळात advance सुविधा त्यांनी त्याच्यात केली आहे आणि cold water तर आपण म्हणजे fridge मध्ये store करूच शिकतो त्याच्या नंतर ice making चा पण खुप सारे modes तुम्हाला देतील ते वेगवेगळे shape चे हो sir तेच मी सांगतेय हो ice हो sir ice module चे वेगवेगळे तुम्हाला pieces मिळतील तिकडे म्हणजे तो ice box तुम्हाला दिल जाईल आणि मग तुम्ही कोणत्याही आकारांचे ice तिथे store करू शकता. त्याच्या नंतर sir म्हणजे घरात किंवा family मध्ये कोणी drink करत असेल तर drinking म्हणजे drinking store करायला जे coo ling लागत ते सुद्धा या फ्रिज मध्ये अं हो sir म्हणूच सांगितलं मी कि यांच्यामध्ये drinking ला जेवढ cooling लागत त्या temperature ला automatic curler आहे sir अं sir replacement piece ची delivery तुम्हाला साधारण one week पर्यत मिळेल त्याच्या आधी delivery possible नाही होणार sir कारण तुम्हाला आता order place करायची असेल तर तुम्हाला processing प्रमाणे amazon वर app जाऊन ती order place करावी लागेल म्हणजे जेव्हा आमचा माणूस तुमच्याकडे येईल तेव्हा आता तीस हजार म्हणजे thirty five thousand तुम्हाला pay करावे लागेल मी जसे कि मगाशी तुम्हाला म्हणले पाच हजार रुपये तुम्हाला extra दयावे लागतील त्यामुळे मग जेव्हा delivery boy तुमच्या कडे इल त्यांच्या बरोबर आमचा एक agent पण असेल तर तो agent तुम्हाला सगळी माहिती दिल कि आता तुमच्या म्हणजे हा replacement piece आहे तर मग एक पेपर तो घेऊन येईलं तो तुम्हाला sign करावा लागेल कि हा त्याच्यात जास्त काही नसणार आहे bond वगैरे असे काही sign नाही करणार आपण फक्त that set कि हे एक record साठी कि हा replacement piece आणि मी स्वखुशीने पाच हजार रुपय extra देत आहे जरी तुम्ही cash on delivery ठेवली तरी तुम्हाला देताना फक्त पाच हजार रुपय दयावे लागणार आहेत because आम्हाला माहिती आहे कि हा तुमच्याकडुन घेतलेला म्हणजे जास्त पैसे घायचेत

sir बरोबर आहे तुमचा पण मी तुम्हाला dummy piece नाय देऊ शकत कारण amazon store मध्ये आम्ही dummy piece ठेवत नाही म्हणजे कोणी use केलेलं आम्ही कोणाला देत नाही असं वापरायला because ते ethically खूप wrong आहे आणि amazon च्या ethics मध्ये ते बसत नाही तर sir एक करू शकते मी कि तुम्हाला amazon कडून एक माणूस येईल तर तो तुमच fridge जे काही झालाय म्हणजे coling बंद झालय तो तुमचा fridge repair करून घेईल आणि आजचा main मुद्दा आहे कि तुम्हाला repairing charges लागणार नाही sir हो sir चालेल पण फक्त तुम्हाला एक करावे लागेल कि तुम्हाला आजच्या आज ती तुमच्या triple door advans fridge ची order place करावी लागेल sir तेवढा तुम्ही करा बाकी sir मला तुमचा contact number नंबर तुम्ही परत एकदा सांगाल का? म्हणजे काय होईल? आमचा माणूस तुमच्या पर्यत पोहचेल तुम्हाला फोन करेल कि sir तुम्ही फ्री आहेत का म्हणजे आता इथून पुढे तोच तुमच्याशी डील करेल जो कोणी तुमचा fridge दुरुस्त करायला येणार आहे तो हा हा हा हा ok ok sir तुमच्याशी contact करण्यात येईल आणि तुम्ही काहीच काळजी नका करू तुमचा जो तुमचा जो problem आहे तो आम्ही नक्की solve करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्याकडून दुरुस्तीचे charges नाही घेतले जाणार sir

किमयागाराने एक पुस्तक उचललं. तांड्यातल्या कुणीतरी ते विकत घेतलं होतं. ते चाळत असताना, आत मस्त नार्सिससची गोष्ट त्याच्या नजरेस पडली. आत्मरंगी नार्सिससची आख्यायीका किमयागाराला माहित होती. अतिशय देखण्या, तरुण नार्सिससला तलावात पडणारं आपलं सुंदर प्रतिबिंब न्याहाळण्याचा छंद होता. स्वरूपाची त्याला इतकी विलक्षण मोहिनी त्याला पडली होती कि, एक दिवस स्वतःला पाहत राहण्याच्या नादात तो तलावात पडून बुडून मेला. ज्या ठिकाणी तो बुडला, त्या ठिकाणी, कालांतराने एक फुल उमललं. त्या फुलाला सगळे नार्सिसस म्हणू लागले. पण हा त्या गोष्टीचा शेवट नव्हता. नार्सिससच्या मृत्युनंतर वनदेवी तिथे आली असता, त्या गोड्या पाण्याच्या तलावाचं रूपांतर खाऱ्या पाण्यात झाल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने विचारलं, अरे तलावा,

आम्ही सर्व त्याच्या सौंदर्याकडे आकर्षित झालो होतो. परंतु तो सुदैवी होता. कारण त्याच्या सौंदर्याचं अवलोकन तो एकटाचं रोज जवळून करत होता. म्हणजे? नार्सिसस सुंदर होता का? तलावाने आश्चर्याने विचारलं. तुझ्या इतकं चांगलं ते कोणाला ठाऊक असणार? आता नवल वाटण्याची पाळी वनदेवतेची होती. तुझ्याचं काठावर बसून, तुझ्यात डोकावून पाहत स्वतःच्या सौंदर्याची आराधना करत होता ना? त्यावर तलाव कितीतरी वेळ गप्प राहीला. बर्याच वेळाने तो म्हणाला, मी नार्सिसससाठी रडतो आहे हे मान्य आहे. पण तो सुंदर आहे हे माझ्या कधीचं लक्षात आलं नाई. प्रत्येक वेळेस माझ्या काठावर बसून, तो माझ्या पाण्यात डोकावला. कि माझं सौंदर्य त्याच्या डोळ्यात प्रतिबिंबित झालेलं दिसायचं. ते दिसणं आता थांबलं म्हणून मी रडतो आहे. वाह! काय सुरेख कथा आहे. किमयागाराच्या मनात आलं. भाग एक. त्या तरुणाचं नाव सॅंटियागो होतं. आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन तो त्या निर्जन church पाशी पोहोचला, तेव्हा ऊन्ह उतरू लागली होती.

ती रात्र तिथेचं घालवण्याचं त्याने ठरवलं. मोडकळीला आलेल्या फाटकातून, सगळ्या मेंढ्याना आत घेऊन, त्याने तुटक्या फळ्यांच्या साहाय्याने फाटक बंद केलं. आता रात्री कळपातील एखाद मेंढरू बाहेर भटकण्याचा संभव नव्हता. या भागात लांडग्यांचा धोका नव्हता. तरी, एखाद मेंढरू भरकटलं तर त्याला शोधण्यात, पुढचा संपूर्ण दिवस खर्च होतो, हे त्या तरुणाला अनुभवाने माहित होतं. अंगातील jacket ने जमीन झाडत, तो तरुण तिथे विसावला. नुकतंच वाचून संपवलेलं पुस्तक त्याने उश्याला घेतल. पुढच्या वेळेस थोडं जाड-जुड पुस्तक घ्यायला हवं, असं त्याने स्वतःला बजावला. त्याचा दुहेरी उपयोग होतो. एकतर असं पुस्तक जास्त दिवस वाचायला पुरलं असतं. आणि दुसरं म्हणजे अधिक जाड उशी डोक्याखाली मिळाली असती. त्याला जाग अली तेव्हा उजेडाचं नावही नव्हता. Church च्या मोडक्या छतातून त्याला तारे दिसले खरं तर त्याला अजून झोपायचं होतं. पण त्याला, पुन्हा एकदा तेचं स्वप्न पडलं होतं.

आळस देत तो उठला. आपली काठी हातात घेत त्याने झोपलेल्या मेंढ्याना जागं केलं. त्याला जाग येताचं मेंढ्यासुद्धा जाग्या होतात. हे त्याला निरीक्षणातून, कळून चुकलं होतं. गेले दोन वर्ष हा कळप त्याच्य बरोबरचं होता. अन्न पाण्याच्या शोधात, कित्येक मैलांचा परिसर त्या सर्वांनी पालथा घातला होता. कुठल्यातरी विलक्षण ऊर्जेनं त्यांचं आयुष्य या कळपाशी बांधलं गेलं होतं. तो पुटपुटला, त्यांना माझी इतकी सवय झाली आहे. कि माझा दिनक्रमही त्यांना पाठ आहे. क्षणभर विचार केल्यावर त्याला वाटलं, कि परिस्थिती अगदी विरुद्ध असावी. त्यांना त्याची सवय होण्याऐवजी, त्याला त्यांच्या दिनक्रमाची सवय झाली असावी. काही मेंढ्या अजूनही गाढ झोपेत होत्या. प्रत्येकीला नावाने हाकारात, काठीने अलगद ढोसत त्याने जागं केलं. आपण बोललेला प्रत्येक शब्द या मेंढ्याना समजतो असा विश्वास त्याला होता. कित्येकदा, तो पुस्तकातील आवडलेला भाग, मेंढ्याना वाचून दाखवत असे. भरकटणाऱ्या मेंढपाळांच्या आयुष्यात दाटून येणार एकटेपणा किंवा आनंदाच्या भावना, तो आपल्या काळपाकडे व्यक्त करीत असे. वाटेत येणाऱ्या खेड्यापाड्यांची माहिती, किंवा त्यावरची टिप्पणी तो मेंढयांजवळ करीत असे. पण गेले काही दिवस त्याच्या बोलण्यात एकंच विषय होता. अजून चार दिवसांनी तो आपल्या कळपासमवेत ज्या गावात पोहोचणार होता, तिथल्या व्यापाराची मुलगी, त्याच्या मनातून जातंच नव्हती. साधारण वर्षापूर्वी, तो तिच्या गावात पहिल्यांदा गेला होता. तो व्यापारी कोरडा माल विकत असे. समोर उभे राहून तो मेंढ्यांची लोकर उतरवून घेत असे. त्यामुळे, त्याला शुद्ध लोकर मिळे. एका मित्राकडून या दुकानाची माहिती मिळाल्यावर, गेल्या वर्षी तो आपल्या मेंढ्या घेऊन तिथे गेला होता. मला काही लोकर विकायची आहे. तरुण व्यापाराला म्हणाला, दुकानात गर्दी होती. दुकानदाराने त्याला दुपारपर्यंत थांबायला सांगितले. ते ऐकताचं, तो तरुण दुकानाच्या पायरीवर, सावलीत एका बाजूला बसला. पोतडीतून पुस्तक काढून त्याने वाचायला सुरवात केली. मेंढपाळांना वाचता येतं? हे मला माहीतचं नव्हतं. तरुणीचा आवाज त्याच्या कानावर पडला. एण्डलुसिया भागातील तरुणींप्रमाणे, तिचेही केस दाट, काळे आणि रेशमी होते. डोळ्यांमध्ये मूर जमातीची छटा होती. तो पटकन म्हणाला, या पुस्तकांपेक्षा माझ्या मेंढ्यांकडून मी अधिक शिकतो. तिच्याशी गप्पा मारण्यात पुढचे दोन तास कसे गेले, हे त्याला समजलही नाही. ती त्या व्यापाराची मुलगी होती. त्या खेड्यातील जीवनात किती तोच-तोचपणा आहे, हे तिने त्याला सांगितलं. वाटेत लागलेल्या इतर गावांबद्दल, शहरांबद्दल आणि, एण्डलुसिया भागाबद्दल तो तिच्याशी भरभरून बोलला. मेंढ्यांऐवजी तरुणीशी गप्पा मारण्याचा अनुभव त्याला आनंद देऊन गेला. तू वाचायला कसं शिकलास? तिने अचानक त्याला विचारलं. जसे सगळे शिकतात. तो पटकन म्हणाला, शाळेमध्ये. तुला जर वाचता येतं तर मग तू हे भटक्या मेंढपाळांचं आयुष्य का जगतोस? तिच्या ह्या बोलण्यावर तो काहीतरी पुटपुटला. तिला ते समजलं नसणार, याची त्याला खात्री होती. विषयाला बगल देत, त्याने आपल्या प्रवासाबद्दल बोलायला सुरवात केली. त्याचे अनुभव ऐकताना, तिच्या टपोऱ्या डोळ्यात आश्चर्य आणि भीतीचं मिश्रण दाटलं. बोलण्याच्या नादात कित्येक तास गेले. तिचे वडील दुकानात दोन-चार दिवस व्यग्र राहावे आणि आपण तिच्याशी गप्पा मारीत राहाव्यात, असा विचार तिच्या मनात आला. आज पहिल्यांदा त्याच्या मनात एक अनोखी भावना दाटून आली. कधी नव्हे, ते त्याला एका जागी कायम स्वरूपी मुक्काम करावासा वाटू लागला. त्या दाट केसांच्या, आणि टपोऱ्या डोळ्यांच्या तरुणीबरोबर, अनोखं जीवन जगता येईल, याची खात्री त्याला पटली. परंतु काहीवेळात व्यापारी हजार झाला. त्याने डोळ्यांदेखत चार मेंढ्यांची लोकर उतरवून घेतली. तरुणाला योग्य मोबदला दिला. पुढच्या वर्षी परत यायला सांगून, व्यापाराने त्याला वाटेल लावलं. भादरलेल्या मेंढ्यांच्या लोकरीचा योग्य मोबदला मिळालेल्या, त्याचं गावाला आता चार दिवसात जाऊन पोचणार होता. तो उत्तेजित झाला होता. पण कुठेतरी त्याच्या मनात हुरहूर दाटली होती. कदाचित ती तरुणी त्याला विसरली असेल. तिच्या गावात, वर्षभरात, कितीतरी मेंढपाळ मेंढ्यांची लोकरं विकायला जात असणार. तो आपल्या मेंढ्याना म्हणाला, काही हरकत नाही. अनेक ठिकाणच्या अनेक तरुणींना ओळखतो मी. पण मनोमन तो जाणून होता, कि तो त्या तरुणीबद्दल, त्याच्या मनात कोमल भावना निर्माण झाल्या होत्या. दर्यावादी खलाशी आणि फिरत्या विक्रेत्यांप्रमाणेचं, भटक्या मेंढपाळांच्या आयुष्यातही, असं एखाद नगर येतं, जिथे, त्यांना आपलं भटक जीवन संपवून स्थिर व्हावसं वाटतं. हेही त्याला माहित होतं. आता उजाडू लागलं. उगवतीच्या दिशेनी त्याने मेंढरं हाकायला सुरवात केली. या मेंढ्याना कधीही, कुठलाही निर्णय घ्यावा लागत नाही. कदाचित म्हणूनचं, ते आपल्या जवळ राहत असतील, असं त्याला वाटलं. अन्न आणि पाण्याव्यतिरिक्त, त्या मेंढरांना कशाचीही काळजी नव्हती. एण्डलुसियातील उत्तमोत्तम कुरणांपर्यंत आपण त्यांना नेत राहीलं, कि त्या आपल्याला चिटकून राहतील, याची त्याला जाणीव होती. मेंढ्यांच्या दिनचर्येत कुठलाचं बदल होत नसे. पहाटे पासून संध्याकाळपर्यंत चालत राहायचं.

रस्त्यातील नगरांच्या वनरांचा प्रभाव त्यांच्यावर पडणार होता. त्याच्या माध्यमातून, निश्चितपणे उदरभरण करत, अंगावरील मऊसूत लोकरीतून, त्याच्या चांगुलपणाची परतफेड करणं.

तरुणाच्या मनात आलं, माझ्या मनात सैतान जागा झाला. आणि एक-एक करत मी ह्या मेंढ्याना मारून टाकू लागलो. तर जवळ-जवळ सर्व मेंढ्या मरेपर्यंत नेमकं, काय होत आहे, हेही त्यांना कळणार नाही. बिचार्या. माझ्यावर त्यांचा अतिशय विश्वास असल्यामुळे, जगण्यासाठी आवश्यक मूलभूत संवेदनादेखील, त्या विसरल्या असावेत. त्यांच्या पोटापाण्याची काळजी घेतो ना मी. मनात आलेल्या विचारांचं, त्या तरुणाला आश्चर्य वाटलं. कदाचित, सिकॅमोरचा वृक्ष रुजलेलं, ते church झपाटलेलं असावं. त्यामुळेचं दुसऱ्यांदा त्याला, तेच स्वप्न पडलं होतं. म्हणूनचं, त्याच्या एकनिष्ठ सोबत्यांबद्दल, त्याच्या मनात घृणास्पद विचार येत होते. आदल्या रात्री उरलेल्या wine चा छोटासा घोट घेत, त्याने jacket शरीराभोवती घट्ट लपेटलं. काही तासांनी, सूर्य डोक्यावर येताचं, तापमनात प्रचंड वाढ होईल, हे त्याला माहित होतं. त्यानंतर, किंवा त्याच्या मेंढ्या एकही पाऊल उचलू शकणार नाही. उन्हाळ्यात, दुपारच्या वेळात संपूर्ण स्पेन देशात कोणीही घराबाहेर पडू शकत नसे. रात्रीपर्यंत उष्णतेचा प्रभाव जाणवत राहील. अशा वेळेस जाडजूड jacket वागवणं, त्याला कटकटीचं वाटे. तरीसुद्धा, रात्रीत थंडीचा कडका, या jacket मुळेचं सहन करता येतो, हेही त्याला माहित होतं. म्हणूनचं, त्याची काहीही तक्रार नव्हती. आपण बदलासाठी नेहमी तयार राहील पाहिजे. हा विचार मनात येताचं, त्याच्या मनात jacket च वजन आणि उब, या दोन्हीबद्दल कृतज्ञता दाटून आली. jacket च्या अस्तित्वाला जसा अर्थ होता, तसाचं,

त्याला प्रत्येक शहराचा परिचय झाला होता. मेंढपाळ असूनही, त्याला वाचता कसं येतं? याचं गुपित, तो या भेटीत, त्या तरुणीला सांगणार होता. hello कसा आहे? विशाल. हा. मी बर अहो. तू कास आहे?

खूप तापत आहे. माझ्या area मध्ये तर खूप तापत आहे. तुझा area मध्ये कास चालू आहे? बिलकुल बिलकुल, इकडे पण तसेच आहे. बिलकुल same त्या पद्धतींनी इथे पण तापत आहे. उन्हाला जाला लावलेले चांगलंच उन्हाला लागणार. कारण जसजसं दिवस वाढणार तसतस उन्हाला पण तापणार चांगला

त्याचामुळे ते तर आहेच. पुन्हा काय मंथा हा बोला. पुन्हा सांग म्हटलं. काय call केला तू मी या बदल call केलो कि. या सदा Ticket चा खूप हे वाढत आहे. craze होत आहे. आता बरोबर IPLseason सुरु झालेला आहे. तेच्यामुळे काय वाटत IPL बद्दल?

कोणत्या batsman नी किती run काढले. असं बघत होतो. बरोबर आहे. पण माहिती नाही कालच्या match मध्ये कोण जिंकल? तुला माहिती आहे का? कोण जिकंल कालच्या match मध्ये? हा कालच्या match मध्ये मी मणू शकते. गुजरात टाइटन्स जिकला. कारण जा पद्धतींनी तेय खेळले आणि तेयांना हा खूप छान खेळले आणि chase चांगले पद्धतींनी केले. चेन्नई सुपर किंग्स पण चांगले खेळली. पण कुठेना कुठे गुजरात टाइटंस ते त्यांचा पेक्षा better खेळले आणि तेय जिंकून शकले. अह अच्छा आणि पयला match खूप छान झालेला आहे. IPL चा आणि, आता इतरी आज कोण कोणते matches आहेत.

आज कोण कोणते matches आहे? म्हटलं आज. आजची matches तर time table बदल चा मलाही माहित नाही. आजची matches कोणते आहेत? उद्या RCBverses मुम्बई आहे. हे माहित आहे. आज कोणते तेय बदल काहीही. idea नाहीये.

आत्ता तेच IPL मधील म्हटलं काय मनता? IPL जा पद्धतीनं season चालू आहे. पाहिला काल दिवस होता. पहिला match होता. आणि आता आज काही matches होईल उद्या होईल.

कोण कोणते आहे. मला पण त्याबदल काय जास्त माहित नाही. पण अच्छा खूप एक चांगली एक season ची सुरुवात झालेले आहे. season ची आणि पाऊया बगुया या. कि कोणती कोणती teams कशा कशा पद्धतींनी खेळातात number च्या season आहे? हा कोणत्या number चा season आहे म्हटलं? हा कोणता number च आहे. मला वाटतं कि. हा ये अं हा सोळा सोळावा season आहेना. अच्छा सोळावा season आहे. ठीक आहे. बगुया या वर्षी कोण trophy जिकतेय ते.

म्हणजे बघण्यात मजा पण येईल. कारण मागचा वर्षी जा पद्धतींनी एक नवीन team येवून जिकूंन धाखवून दिल कि अह आत्ता कायही नस्त की. खूप वर्ष खेळणारी team फक्त match जिकणर किंवा IPL हे chamipon होवू शकते. experience हा experienceplayer जै राहतेय जर महत्वाचे हेय नाही कि experienceplayer चा राहिलेत पायजेत. ह्या team मध्ये.

जर youngster हे player select केले. as a team team म्हणून तर तेपन पण team म्हणून खूप matches जिंकुन शकते. आणि trophy trophy राहातेय तेय आपला नावी करू शकतेय.

कारण, त्यांना जा पद्धतींनी खेळतात ते आणि तेला जा पद्धतींनी तेला एक त्यांना